सलून आहे मस्त सजवलेल आहे सलून दोन खुर्च्या आहेत चारी साइड नि एल. इ. डी. बल्ब हायेत.

काय पण कार्यक्रम असल तर हे लागत सगळ माणसाला दिसायला खूप खुप छान दिसतय चांदी च हाय हे.

आणि दोन माणस पाणी पुरी विकाला लागलेत|

माणस आहेत तिकडे फोन वर बोलायलेत पत्रा ठेवलेला आहे सीमेंटच पत्रा लई आहे.

टुथपेस्ट हाय सगळ हाय तिथ मिठाई हाय.

तिकडे एक रिक्षा दिसते पुर ड्रायवर च्या साइड ला एक माणूस पॅसेंजर बसलाय त्याच्या मग एक कार आहे कार च कलर व्हाइट आहे.

भरपुर छान वाटते क्लीन आहे रोड .